चेयर दिखाई दे रही है काफी सारे पेड़ दिखाई दे रहे है एक बड़ा पेड़ भी दिखाई दे रहा है कुछ ऑटो भी रखी हुई दिखाई --

एक हॉल है हॉल मे बड़े-बड़े पोस्टर लगे हुए है एक बड़ी टेबल लगी हुई है एक मशीन रखी हुई है।

एक बस बस तिन सेत के अंदर रखी हुई है दो बस रखी हुई है दोनों बस रेड कलर की है।

पार्क के के बाहर लंबे प्रिव्ही दिखाई देते हुई नजर आ रही है।

एक मैदान है मैदान हम्म मा मैदान बिलकुल पीला दिखाई दे रहा है उसमे एक भी मिट्टी दिखाई नहीं दे रहे और पेड़ दिखाई दे रहे है पेड़ बिलकुल घने दिखाई दे रहे है।